tokens in c and c plus प्लस च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात शिकणार आहोत टोकेन्स चे स्वरूप आणि त्यांचा वापर
हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू
आपणcommon एरर्स आणि सॉल्युशन्स ही पाहणार आहोत
ह्यासाठी आपणUbuntu ऑपरेटिंग सिस्टम व्हर्शन 1110 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरणार आहोत
परिचयासहित सुरूवात करू या
टोकेन हा दाता टाइप्स व्हेरिएबल्स कॉन्स्टंट्स आणि आयडेंटिफायर्स साठी वापरला जाणारा शब्द आहे
प्रोग्रॅमपासून सुरूवात करू
मी एडिटरवर आधीचcode लिहिला आहे
तो उघडू
फाईलचे नाव टोकेन्स c आहे
प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स इनिशियलाईज करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू
कोड समजून घेऊ
ही हेडर फाइल आहे
हे मुख्य फंक्शन आहे
इंट हा कीवर्ड आहे
कंपाइलर ला keywordsचे अर्थ माहित असतात
आ हे इंटिजर व्हेरिएबल आहे
यास दोन ही व्हॅल्यू दिली आहे
यास इनिशियलायझेशन म्हणतात
जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला डिक्लेरेशन ओएफ ठे व्हेरिएबल म्हणतात
बी हा कॉन्स्टंट आहे
bला चार ही व्हॅल्यू देऊन तो इनिशियलाईज केला आहे
रीड ऑनली व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट हा कीवर्ड वापरतात
कीवर्ड्स आणि कॉन्स्टंट बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ
कीवर्ड्स चे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत
व्हेरिएबल चे नाव म्हणून कीवर्ड्स वापरता येत नाहीत
सी मध्ये एकूण बत्तीस कीवर्ड्स आहेत
ऑटो ब्रेक केस चार एनम एक्स्टर्न हे त्यापैकी काही
कॉन्स्टंट्स म्हणजे न बदलणा या व्हॅल्यूज
प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी त्यात बदल होत नाही
कॉन्स्टंट्स चे दोन प्रकार आहेतNumeric आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट्स
प्रोग्रॅमवर जाऊ
व्हेरिएबल सी चा डेटा टाईप फ्लोट आहे
त्याला 15 ही व्हॅल्यू दिली आहे
दाता टाइप हा नियम निश्चित केलेला फिनाइट म्हणजेच मर्यादित संच असतो
येथे डी हे व्हेरिएबल आहे
चार आणि सिंगल कोट्स आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते
डी हे कॅरेक्टर व्हेरिएबल असून त्यात आ ही व्हॅल्यू संचित केली आहे
इंट डबल फ्लोट आणि चार हे डेटाटाईप्स आपण सहज समजू शकतो
आ सी आणि डी हे व्हेरिएबल्स आहेत
आता स्लाईडसवर जाऊ
डेटाटाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल अधिक जाणून घेऊ
इंटिजर डेटाटाईप पासून सुरूवात करू
हे इंट म्हणून घोषित केले जाते
जर इंटिजर प्रिंट करायचा असेल तर160d हा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरतात
त्याप्रमाणे फ्लोट पॉइंट नंबर्स साठी फ्लोट आणि160f वापरला जातो
कॅरेक्टर डेटाटाईपसाठी चार आणि160c वापरले जाते
डबल डेटाटाईपसाठी डबल आणि160lf फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला जातो
डेटाटाईप्सची मर्यादा पाहू
Integerडेटाटाईपची मर्यादा 32768 ते 32767 फ्लोटिंग पॉइंट ची मर्यादा 34ई 38 कॅरेक्टर ची मर्यादा 128 टीओ 127 आणि डबल ची मर्यादा 17ई 308 व्हेरिएबलमध्ये संचित होणा या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये
व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ
व्हेरिएबल म्हणजे दाता नामे
ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते
प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात
वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते
व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत
उदाहरणार्थ जॉन मार्क्स सुम इत्यादी
प्रोग्रॅमवर परत जाऊ
प्रिंटफ हे फंक्शनचे आयडेंटिफायर नाव आहे
स्लाईडसवर जाऊ
आयडेंटिफायर्स बद्दल शिकू
आयडेंटिफायर्स ही यूझर डिफाईन्ड नावे असतात
आयडेंटिफायर ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात
ह्यात अपरकेस आणि लॉवरकेस वापरता येतात
पहिले अक्षर हे अल्फाबेट किंवा अंडरस्कोर असले पाहिजे
प्रोग्रॅमवर जाऊ
व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स इनिशियलाईज्ड केले आहेत
ते प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रितपणे दाबा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जीसीसी tokensसी o टोक आणि Enter दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा tok आऊटपुट दाखवला जाईल
दशांश चिन्हानंतर सहा व्हॅल्यूज बघू शकतो
येथे दोन व्हॅल्यूज आहेत
येथे काय झाले ते शोधून प्रोग्रॅमवर जाऊ
कारण आपल्याकडे2f आहे
ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो
आपल्याला आउटपुट मध्ये दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज हव्या आहेत
म्हणून1602f च्या जागी1603f टाईप करू
सावे करा
टर्मिनलवर जाऊनcompile करून कार्यान्वित करा
आता दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज दिसतील
हाच प्रोग्रॅम C मध्ये कार्यान्वित करू
प्रोग्रॅमवर जाऊ
ह्यात काही बदल करू
प्रथम shiftctrls कीज एकत्रितपणे दाबा
फाईलला cpp हे एक्सटेन्शन देऊन सावे करा
हेडर फाइल बदलून आयोस्ट्रीम करा
यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करून सावे करा
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट लिहा
C मध्ये ओळ लिहिण्यास काउट आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स वापरतात
सर्च फोर आणि रिप्लेस टेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करा
टाईप करा प्रिंटफ नंतरopening ब्रॅकेट कोलम्न मध्ये टाईप करा काउट आणि त्वो ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स क्वोटल्टल्टकोट
रिप्लेस एल वर क्लिक करून क्लोज बटण दाबा
फॉर्मॅट स्पेसिफायरआणि न् ची गरज नाही
ते डिलिट करा
कॉमा ही डिलिट करा
टाईप करा त्वो ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स
सावे करा
क्लोजिंग ब्रॅकेट डिलिट करा
टाईप करा त्वो ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स पुढे डबल कोट्स मध्ये टाईप करा न्
सावे करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जी tokensसीपीपी ओ टोक 1 येथे टोक1 आहे
कारण tokensसी ह्या फाईलच्या टोक ह्या आउटपुट पॅरामीटर वर आपल्याला ओव्हरव्हराईट करायचे नाही
एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा टोक1
एंटर दाबा
आपल्याला आऊटपुट दिसेल
ह्या संबंधीच्या कॉमन एरर्स पाहू
प्रोग्रॅमवर जाऊ
समजा बी ला आठ ही व्हॅल्यू दिली
सेव्ह करा आणि पहा
टर्मिनलवर जाऊनप्रॉम्प्ट क्लियर करा
हे कंपाइल करा
टोकेन्स
सीपीपी फाइल च्या सातव्या ओळीवर एरर दिसेल
असाइनमेंट ओएफ रीड ऑनली व्हेरिएबल बी
प्रोग्रॅमवर जाऊ
कारण बी हा कॉन्स्टंट आहे
कॉन्स्टंट्स म्हणजे न बदलणा या व्हॅल्यूज
त्या प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत
हे एरर देत आहे
ती दुरूस्त करू
हे डिलिट करून सेव्ह करा
हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
कंपाइल करून कार्यान्वित करा
हे कार्य करत आहे
आणखी एक कॉमन एरर बघू
प्रोग्रॅमवर जाऊ
समजा सिंगल कोट्स द्यायला विसरलो
सेव्ह करा
हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
हे कंपाइल करू
टोकेन्स
सीपीपी फाइल च्या नवव्या ओळीवर एरर दिसेल
आ वास नोट डिक्लेअर्ड इन ठे स्कोप
प्रोग्रॅमवर जाऊ
ह्याचे कारणसिंगल कोट्स मध्ये असलेले काहीही कॅरेक्टर वॅल्यू समजले जाते
येथे डी हे कॅरेक्टर व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे
ही एरर दुरूस्त करू
नवव्या ओळीवरसिंगल कोट्स टाईप करू
सेव्ह करून कार्यान्वित करा
टर्मिनलवर जाऊ
हे कंपाइल करू
हे कार्यान्वित करा
हे कार्य करत आहे
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात आपण शिकलो इंट डबल फ्लोट इत्यादी डेटा टाईप्स
व्हेरिएबल्स उदाहरणार्थ इंट आ2 आयडेंटिफायर्स उदाहरणार्थ प्रिंटफ आणि कॉन्स्टंट उदाहरणार्थ डबल कॉन्स्ट b4 असाइनमेंट सरळव्याज कॅल्क्युलेट करणारा सी प्रोग्राम लिहा
सूत्र सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल राते टाइम 100 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद